आणि जर समजा agency घेतली तर हे product आपल्याला product म्हणा दूध आपल्याला कुठल्या quantity मध्ये घ्यावे लागतील समजा तुम्ही जरा नवीन जर shop open केल

तुम्हाला म्हणजे तुमच्या याच्यानुसार आहे पहिल्याज दिवशी आपल्याला कमीच माल मागवावा लागेल नाही काय कारण आपल्याला अनुभव माझ म्हणण अस आहे की एक liter दोन liter अस दूध मिळणार का नाही नाही नाही नाही पाच liter पासून घेऊ शकता

हा समजा quantity दिली आहे त्याला कस पाच liter दूध घेऊ शकता पाच लिटर ताक घेऊ शकता म्हणजे दूध पाच पासून start कराव लागत दूध ताक आणि जे बाकीचे product लस्सीसुगंधी हे तुम्ही म्हणजे पाच पाच बॅगा या मागु शकता तुम्ही

हां आणी आता म्हणजे parlor open करायचा आहे आपल हे तर आपल्याला direct contact हा dairy शीच करावा लागेल हो हो contact पहिल तुम्हारा agency ला भेट द्यावा लागे

आणि agency चालू करायला भेटल्यावर तुम्हाला कोणत्या basis वर करुन देणार आणि मग ते चालेल तुम्हाला काळजी कुठे ठेवायला लागते आणि मग ते कस कराव लागत हम्म हम्म म्हणजे तुमचे marketing वाले जे लोक असतात ते येऊन आपल्यालाच visit करेल की आपल्याला dairy नाही नाही तुम्हाला visit करेन ना मी आल्यावर

जर अस सांगितल की मला इथे इथे parlor open करायच आहे तर लगेच visit देणार तुम्हाला marketing वाले

सर्व तुम्हाला समजुन माहिती देईल हो तस ना product छान आहे तुमच्या dairy चे म्हणजे असेच चांगले त्यामुळे बर्याच दिवसातुन चाल्ल होत open करायच म्हणजे आमच्या इथे होता आधी एक अं कात्रज च पण काही दिवसापुर्वी ते बंद पडल हो काय हां त्यामुळे मग आता म्हणजे चालू आहे नवीन करायच

बघा छान product आहे

आणि आईसक्रीम मध्ये पण अस हेच घ्याव लागेल ना हजार दोन हजार तीन हजार अशी म्हणजे घ्यावी लागत असेल ना quantity म्हणजे

आईस बॉक्स मध्ये चार tank पण असते ते कस त्याला protection नाही का आता आम्ही समजा संध्याकाळी अकरा गाडी भरली समजा तर सकाळ पर्यंत त्याचे जरा temperature टिकल पाहिजे.

हम्म आणि payment ची procedure कशी आहे म्हणजे cash, bill अस check वगैरे. अं हो तुम्ही कस ही करु शकता तुम्हाला एक online करायच असल तर ओंनलाईन पण होऊ शकते तुम्हाला जर check द्यायच असल रोज तर तुम्हाला आधी एक deposit भराव लागत check चं

हां त्याच्यानुसार तुम्ही कस ते दिवसाला माल किती घेता म्हणजे किती रूपयांचा product घेता तुम्ही दुध आणी माप नाही काय त्याच्यानुसार तुम्हाला एक amount द्याव लागत dairy ला

वीस हजार किंवा तीस हजार हा तुम्ही तै जै तुम्ही चेक देऊ शकता

नाहीतर मग रेगुलर जे असताना cash दिली तरी पण चालते नाही का?

चेक च कधी कसअसते माहिती आहे का कधी bounce वगैरे झाला तर मग ते पैसे अडकुन राहायचे ना

त्याच्यामुळे मग एक deposit भरावे लागतंं आपल्याला. हा का म्हणजे check bounce जरी झाला तरी मग deposit मधून cut करता येत नाही का

आणि तुम्ही जो दिलेला fridge असतो तो return करावा लागतो का तुम्हाला नाही नाही कारण तुम्हाला already तो अकरा हजार दिले भरलेले असते ना त्या fridge चे

हां फक्त कारण हां कायमस्वरुपी आपल्याकडेच ठेवता येते का?

आणि जर तुम्हाला जर Return करायचा fridge समजा तुमच पुढ fridge समजा तुमचा पुढ चालुन shop नाही चाललं आणि पुढे चालून जर तुम्ही मग जर fridge जर return केला तर मग त्याचे पैसे तुम्हाला लगेच return मिळु शकतील

तस आता तस उद्या परवा दोन दिवसात तर dairy ला संपर्क साधुच आम्ही चालेल काय हरकत नाही हम्म चालेल आज तुम्ही बाकी काय चाल्लय तर सर्व चांगल आहे आणि हे पण product विषयीच काही हेच नाही issue नाही आणि आमच्या इथे चालतात पण

म्हणजे एकदाच मागवाव लागेल एका दिवसाला जेवढ लागत तेवढ नाही का हो

बर बर चालेल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ठीक आहे द्या एक भेट dairy ला तुम्ही

हो धन्यवाद

हॅलो

अरे काई नई रे चालू च राहत ना थोड फार इकडे इलंय मी संभाजीनगर

काई म्हणी बाबा पोरगी घेऊन पळाला नाहीरे माजा नई ते

हा पण झालं म्हणलं ये

दोन तीन दिवस झाले हा माझा मित्र हाव नाई यार तुझंच नाव वाटल ना यार काय करणार म्हणलं कुठं नितीन पळून गेला म्हणलं

मला अता तर भेटला म्हंटले हे दोन तीन दिवस झाले नाय म्हणले यो भेटला की लगेच पळाला म्हणलेय नाय रा काई लोक आहे बाबा लोक काई बोलत राहते म्हणलं

लोक काई म्हणत राहते म्हणलं तोंडाला हात लावणार न

जे बोलाच मामाच इथे गेलो म्हणलं मह मामा पोरगी ला म्हणे अरे काय केल म्हणे याला पाय म्हणे म्हणलं अरे मला नाय आत्ता दोन तीन दिवस झालं म्हंटल याला भेटलो म्हणलं मी

हा मित्र अन आम्ही सोबत राहायचो

तुला भेटलं ना हा ते का

त्यादिवशी का ते त्या पोराचं पेट्रोल संपलं तेच ना

हा मंग त्याला काई काय काय कामाचे नाय रे

हा पैसे तू खाऊ घालशील सगळं तूच करशील शॉक पाणी पण तू करून देशील आणि हे काई करणार फुकट खाणार हा तेच समजूं सांगितलं बरं का त्यानंला अरे पण तू एवढे पैशे खर्च करतो तेंच्या वर पण ती एक रुपया खर्च नई करत ना जाऊदे रे चालून जात अर काई आता चालूच राहत चालूच राहत

आत्ता म्हणलं आपल्याला आपण कुठं जाणारच ये अरे एक

अरे काई चालूस राहतोय

मला फोन नी करत हा तेच तू मला वाटला एकपण हा तेच बाकी राहिले ना भाऊ अरे म्हणजे का आता काय नाई झालं हा म्हणाला काय ये आत्ता राग आला होता तुला काई बोलला म्हणू मंग आता म्हणलं कि जाऊदे मित्र ये म्हणून काई बोलता येत नई हा दुनियामध्ये पहिला नाही पोरगा असा आहे तू आहो काई विषय आहेत ते आपल्यासाठी

नई रे बाबा आपण पीत नाहीरे बाबा आपण हा केव्हपासून झाला अरे तीन चार महिने झाले तीन चार महिने पासून नई

अरे नकोरे बाबा ती बरं आहे बाबा

अरे नाहीरे तू पाहिलं बी असाच बोला होता पहिले पण नंतर सोडून दिला तिकडे मला ऐकलं येऊन पडला नाहीरे आज सोडतो तुला नंतर संघ्याकाळी येईन म हा संघ्याकाळी येईन तिकडं लग्न्न येना तिकड जायच होत मला तिकडच येणार होतो

नाय रे माला नाय माहित अरे तुमचा गावातल लग्नन आहेत तुला नय माहित काय हा तुमचा गावामध्ये लगन तुला नाय माहित

हा तेच बरंय बाबा गावात तर रहित नई इकडत तिकड़त फुलत राहतो आणि तुला माहित नाय तुह्या गावातलं लागण हाये म्हणून अरे माह्या गावातलं पण लग्नन है हाय लग्नन मला माहिती ये पण मी अस एका ठिकाणी नाय राहत ना मी कुठं राहतो तू तू काय पाकिसीस्तान राहतो कि इकडं तिकडं मला जिकडे फोन आले मला तिकडं जाण पडत हा होका बराबर म्हंटली म्हातारी मले हा तू ही माय बराबर म्हणती माह पोरग ऐका ठिकाणी बसत नाय निसत उड्या मारीत राहत इकड तिकडं तुम्हला हम्म तू लय बोलतोस की का हाणला तू ही मम्मी लय शिव्या देत होती

हाओका हाओ

हम्म हाओका हा अस झाला तुला समजाला पायजे ना तू मेला का तूला समजाला पायजे

नाय मायला तू लय चिटूण द्यायलाय तू जास्त लावून द्यायलाय भडकून द्यायलाय तेवढेच पाहे तूला

ये गाडी घेऊन ठेवली म्हणे कामाला जाय चा पत्ता नाय हा अणि हा हा कोन दालनार मंडळ हाओ त्याच तर राहिलो हो तो माह मामा सांगतलं तू

हा तू हर तस च म्हणतो रे जाऊदे जाऊदे अन असं चेतवून देतो नय रे जाऊद्या काकू जाऊद्या काकू हर वेळेस तसाचम्हणाला तू चेतवून द्याचा असं मला ऐक्यनात आलंय त्वा सांगेतलं म्हणून माह म्हतारी ला म्हणे हा काकू हा कामाला जात नाय कुठं याला सांगा म्हणून कुठे लावून द्याना म्हणे मी पहा कुढे काम करतो का रे नय नय रे बाबा मी कशाला सांगू मला अस ऐकण्यात आल तू ला अस कोणी सांगत त्या दिवशी भी तुला अस चा ऐक्यायला आलत

तूह काय खर नाय है भाऊ तू लोकांला माह घरी भी अस एका च दोन लावून सांगून देतो नाही रे तुह्या घरी काय ऐकाच दोन सांगितल्या म्या

हा नय रे बाबा हा दुनियामध्ये असा येवढा चाभला माणूस पाहिला नाय पोरग हाट् काय मित्र भेटला तू

हा तर आता म्हणजे बराबरअसच राहत बराबर तू असच करतो मला माहीत आहे अरे मजा घेतो पोराची आणि पोराच्या घरी सांगतो टिंगल लावून काही पण नाहीरे बाबा का रे आह तू येऊ नाय राहत दारू पीयलला अरे दारू राहूदे तुलात